Invest करायचा प्रयत्न करू, फार माझे मित्र नव्हते, आज माझ्या school मधले एकही मित्र कदाचित माझ्या life मध्ये नाही. मला school friends हा प्रकार नव्हता, कारण जे होते ते सगळे मजा घ्यायचे. आणि अं त्यामुळे मी असं ठरवलं की आपण कुठेतरी जाऊन हा वेळ जो आहे हा एकटेपणा जो आपल्याकडे फावला वेळ आहे, त्याच्यात आपण over think करतोय हा कुठेतरी जाऊन invest करु. मी cricket खेळायला लागलो cricket खेळताना selection ला गेलो, दोन हजार मुलं होती आणि मला कळलं की आपलं sele Selection नाही होऊ शकतं, एवढे काय आपण तेंडुलकर level चे cricketer नाही आहोत, पण cricket संदर्भात काहीतरी करत राहायचं होतं आणि अं तेव्हा ना फक्त english cricket commentary होती, त्यातपण माझ्या आळशीपणा होता की umpire झालो दिवसभर उभं राहायला लागेल, उन्हात तान्हात कोण उभं राहील? झालं तर ला काय glamour च नाही fem च नाही कोणी ओळखतचं नाही काय आपल्याला हवा नाही होणार तर मग असं वाटलं की आपण commentary करून बघु तेव्हा फक्त english commentary होती त्यामुळे commentary फक्त english मध्येच असते असं माझं मत होतं, सुदैवाने वाचायचो मी जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा english मध्ये होती. आणि मी असं ठरवलं की आपण सहावीला cricket commentary करायचा सुरुवात करू, आता असं होतं की नाशिकमध्ये एक छोट्या छोट्या tournament वैगरे व्हायच्या तिकडे मी स्वतः हूनच गेलो आईसोबत आणि याला एक दोन करू दे बाबा तोवर जे काही करायचे आहेत त्या, असा तो overall त्याची सुरुवात झाली. पण एक दोन तीन महिन्यांच्या आत असं झालं ना की एक लहान मुलगा कोणतरी english मध्ये commentary करतो, याच लोकांना कुतूहल वाटायला लागलं आणि त्यामुळे नाशिकमधल्या अनेक tounaments ला मग मला बोलायला लागले की ये तु commentary कर. जे मला माझ्या school life मध्ये भेटतं नव्हतं ना ते मला तिथे भेटायला लागलं याची मला जाणीव व्हायला लागली की लोकं तुमच्याशी नीट येऊन बोलतात, लोकं तुम्हाला respectfully बोलतात. वैगरे हा विचारतं नव्हतं सहावीमध्ये कोणतरी येऊन नीट बोलतयं आपल्याला आणि कुठेतरी गेल्यानंतर आपल्याला एक recognition मिळतं जे बाहेर आपल्याला कधीच कुठेच मिळालं नाही याचा खरं तर मी मोहात पडलो आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा तेव्हा मी जाऊन त्या matches ला जाऊन commentary करायचो आता असं झालं की आठ ते दोन माझी शाळा असायची मी दोनला घरी जायचो. आणि नंतर दोननंतर काय करणार हा प्रश्न दररोज असायचा, कारण matches तर दररोज नसायच्या, महिन्यातं चार पाच दिवस मी commentary करायचो, याच प्रवासामध्ये माझी हर्षा भोगले जे अं cricket समालोचक आहे यांच्यासोबत भेट झाली. मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला एक major turning point तो दिवस होता, खरं तर त्यांनी मला भेटायची काही गरजही नव्हती, कारण ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे commentator होते, मी एक school uniform मध्ये half pant मध्ये local tounament ला तुटकीमुटकी english जशी जमायची त्यामध्ये commentary करायचो. मी त्यांना भेटलो, त्यांनी मला अं दहा minutes आम्ही भेटणार होतो, पण ती भेट नंतर दीड तासांमध्ये त्याचं रूपांतर झालं आणि खूप चर्चा झाल्या आणि त्यांनी मला असा सल्ला दिला की so तु जे सांगतोयस ना की जो तुला वेळ मिळतो, हा तुला कुठेतरी invest करायचा, तु स्वतःवरती काम करतोस तुला लोकं समाजामध्ये तुला respectfully बघावयाची, तुझं असं म्हणणं तर तु आवाजचं क्षेत्र खूप मोठं आहेना तर जिथे जिथे आवाज वापरला जातो तिथे तिथे काम कर त्यांनी हा सल्ला मला दिला तेव्हा माझा आवाज अतिशय पातळ होता, अतिशय मुलीसारखा होता, म्हणजे phone वरती बऱ्याचदा phone वैगरे उचलला ना का मला समोरचा असे सांगायचे की अगं बाळा तु आईकडे phone दे बाबांकडे phone दे तर अं अश्या रीतीने मी नाशिकच्या एका community station ला गेलो. अं मी school inform मध्ये होतो, शाळा सुटली दोनला, अडीज वाजता तिकडे आईसोबत गेलो half pant मध्ये वैगरे आणि मला परत एकदा असं वाटलं की माझ्याबरोबर तिकडे interview ला जे जे आले होते walk in interview ला ते सगळे graduate, mass journalism चा course वैगरे करून आलेले tie वैगरे घालून, तर मला असं वाटलं की, आपलं तसंही काही होणार नाही पण आता आलोय तर आपण काहीतरी करून बघु काहीतरी बोलून बघु मी त्या station ला interview द्यायला गेलो आणि अं studio मध्ये जाताना मी studio मध्ये जर तुम्ही पहिल्यांदा जाल ना जे जे गेले त्यांना एखाद्या वेळेस कळेल, की ती एक ना वेगळीच शांतता असते, तिथे ना तुमच्या श्वासचे आवाज पण तुम्हाला ऐकू यायला लागतात, जी AC मध्ये घाम फुटतो ना त्याचा अनुभव मी त्यादिवशी घेतला आणि मला असं वाटलं ना की, नाही होणार आपल्याकडनं आपण नाही बोलू शकणार पण ना हे एक ऐकायला खूप filmy वाटतं, पण माझ्या personal level ला मी त्यादिवशी, जेव्हा जेव्हा मला कधी शाळेमध्ये चिडवले असेल, जेव्हा जेव्हा माझ्यासोबत काहीतरी plus minus झालं असेल, तो दिवस मी एकदा rewind केला आणि मी असं ठरवलं की, ही परिस्थिति आपल्याला परत नाही मिळणार आणि कसं होतं ना तुम्हाला कोणी मारतं पाच लोकं जेव्हा तुम्हाला मारतात तुम्ही पाच लोकांना मारू नाही शकतं return पण जेव्हा तुम्ही radio वरती बोलालं तेव्हा अख्ख शहर तुमचं आवाज ऐकेल हा fill मला त्यादिवशी आला आणि मी असं ठरवलं की मी जेवढं उत्तम आयुष्यात कधी बोललो असेल ना ते मी आज बोलेलं आणि मी बोलून दाखवेलं मी त्यांना scipt परत दिली म्हटलं मला script ची गरज नाही मी तुम्हाला बोलून दाखवेल आणि मी त्यांना बोलून दाखवलं, त्यांना ते खूप आवडलं आणि माझ्या आयुष्यात radio चा प्रवास सुरू झाला. इथनं खूप मस्त time occupied झाला, कारण माझी आठ ते दोन शाळा असायची आणि दोननंतर काय करायचं हा प्रश्न पडायचा, तर मी दोन वाजता studio त जायचो, मित्र नव्हते, मी ज्या area मध्ये राहायचो, तिथे दररोज मारमाऱ्या होणार, एक दिवसाआड खून होणार त्यामुळे तिथे आईने आधीच सांगितलं होतं की बाबा इथे फार काही मित्र वैगरे मित्र करायचे नाहीयेत, तर मग मी दोन वाजता शाळा सुटल्यावर studio त जायचो आणि आठ, नऊ, दहा जोपर्यंत ते shutter बंद नाही करायचे तोपर्यंत मी studio तच असायचो आणि मी curiosity मुळे मग सगळचं शिकायचो एक radio च sell काम असेल एखाद्याचं editing च काम असेल अं programming चे कामं असतील, scripting चे, मी सगळचं शिकायला सुरुवात केली आणि ना आयुष्यातला खूप मस्त, पुढचे आठ वर्ष मी याच phase मध्ये होतो. सहावी, सातवी, आठवी, नऊवी, दहावी पाच वर्ष तर मी radio ला अक्षरशः स्वतःला वळवून दिलं होतं. मी दिवसभर तिथेच जायचो radio मध्ये असताना काय झालं, की पैसा हा माझ्यासाठी मुद्दा नव्हता. कुठेतरी आपला वेळ जातोय काहीतरी शिकायला मिळतयं आणि सगळे आपल्याशी नीट बोलतात या phase मध्ये मी होतो.

तर अं या सगळ्या phase मध्ये माझे मित्र फार नव्हते, अं माझी एकच मैत्रीण होती आणि अं त्या मैत्रीचं रूपांतर नंतर बऱ्याच गोष्टींमध्ये झालं आणि एक दिवशी मी असं ठरवलं, की आता घरी सांगूयात आपण माझ्या, कारण आईचा आणि माझा bond खूप चांगला होता, मला असं वाटलं यात आता घरच्यांना माहिती पाहिजे आता काही हरकतं नाहीये तर सुरुवातीला ती पण म्हंटली हो आपण घरी संगूयात काही हरकत नाही वैगरे आणि अं घरी सांगायला ज्यादिवशी आम्ही जाणार होतो ज्यादिवशी म्हंटली आपण आता घरी वैगरे सांगूयात त्याच्यानंतर तिचा अचानकच खूप behaviour change झाला problem असा झाला, की मी नसताना माझ्या एका मैत्रिणीबरोबर पहिल्यांदा माझ्या घरी आली जेव्हा मी घरी नव्हतो आणि घराबद्दलची प्रतिमा कदाचित तिच्या मनामध्ये निर्माण झाली असेल आणि घरावरनं बऱ्याचदा काय होतं, या सगळ्या age group मध्ये आपण सगळ्याचं गोष्टी judge करतो एखाद्या family च income कसं असेल? काय असेल? तर त्यादिवशी जेव्हा आमचं खूप ला गेलं, मी विचारलं, तु मला कारण सांग ना आता कारण हे खूप hurtfull आहे, तेव्हा ती म्हंटली काय रे सोहम, तुझ्या घरात पैसेच नाही आहेत. माझ्या gallary एवढा तुझा hall आहे, तुम्ही एवढ्याश्या घरामध्ये तीन माणसं राहताहेत आई, तु, बाबा, मला नाही वाटतं की आपली खूप level फारशी match होऊ शकेल, त्यादिवशी ना मी पहिल्यांदा हे ऐकलं की आयुष्यामध्ये level match होणं काय असतं त्या phase पर्यंत मैत्री करताना कोणाशी ओळख करताना आपण कधी पैशांचा फारसा विचार नाही करतं पण त्यादिवशी मला असं कळलं की नाही भाई तुमच्याकडे पैसे पाहिजे, तर आता पैसे कुठनं येणार तर radio तनं येणार, मग मी तोंड घेऊन गेलो मी म्हणलो sir मी चार वर्ष फुकटं काम केलं, मला नाही माहीती तुम्ही मला थोडंसं मानधन द्या आता थोडंसं मी दिवसभर एकटाच असतो मग ते म्हंटले की ठिके तु एक काम कर तु कर तीन हजारात तु काम कर तर तसा माझा तीन हजार रुपये महिना चालू झाला आणि काय झालं की ना मला दिवाळीला हजार दीड हजार मिळायचे, मी अडीजशेच्या तीन jeans घ्यायचो आणि उरल्याचे t shirt घ्यायचो तीन हजार माझ्यासाठी एकदम दिवाळी होती, म्हंटलं तीन हजार म्हणजे मी तीन हजारामध्ये आपण सगळचं करू शकतो तर ना पुढचे तीन वर्ष, तीन हजारात मस्त मी काम केलं आणि आता असं झालं होतं की मला आठ वर्षांचा कामाचा अनुभव होता आणि मला अं थोरामोठ्यांनी असा सल्ला दिला, की एक काम कर आता तु मोठ्या station ला जा आणि चांगला पगार तुला जिथे मिळेल तु तिकडे जा. मी मोठ्या station ला गेलो, मी खूप confident होतो, कारण आठ वर्षांचा अनुभव होता. माझं तोपर्यंत कार्यक्रमाचं कौतुक तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी केलं होतं, अनेक नेत्यांनी केलं होतं, मी अनेकांची मुलाखत घेतली होती, मला वाटलं आपण जाऊ त्या station ला मी गेलो आणि ना पाच minutes नंतर मला सांगण्यात आलं की RJ fun factorpersonalityRJ म्हंटलं मी sir but i am to sound like a RJ ना नाही मला बोलायचं आहे, मी छान बोलू शकतो, मी कोणाचीही मुलाखत घेऊ शकतो, ते म्हंटले नाही नाही तुमच्याकडून होणार नाही, अं मला परत असं वाटलं की यार, आठ वर्ष आपण हेच केलं आपल्याला याच्याशिवाय काहीच जमतं नाही, आपण अभ्यासाकडे पण दुर्लक्ष केलं या गोष्टीसाठी आणि आता परत जर याच्यावरनं होणार नसेल तर आपण परत तोंडावरती पडू असं होईल पण ना अं तेव्हा ना आयुष्यामध्ये ना पहिल्यांदा मी सांगतो खुन्नस लागणं जे असतं ना त्याचा मी अनुभव घेतला आणि मला असं वाटलं की Ego फार important आहे. लोकं असं म्हणतात की तुमचा ego बाजूला ठेवा. तुमचा ego मनावर घेऊ नका, पण ना पहिले पंचवीस वर्ष जर तुम्ही ego मनावर नाही घेतला तर तुमचं काहीच नाही होऊ शकतं, हे माझं individual मत आहे, त्यादिवशी मी असं ठरवलं की भाई हे काम मी आठ वर्षांपासनं करत

hello mam मीआर्यन शेख बोलतोय आशा bank मधनं तुम्हाला credit card संदर्भात फोन केला आहे madam तुम्ही आमच्याकडे खुप चांगले offers आहेत तुम्ही एकदा ऐकून घ्या मग ठरवलं का तुम्ही please

okay madam अं madam मी आशा bank मधुन बोलतोय आमच्याकडे credit card साठी खुप चांगल्या offers आल्या आहेत madam तुम्ही job करता कि business करता

okay import export चा business आहे madam तुमची annual income सांगु शेकाल का मला please हो madam मी तुम्हाला general information असतील तशाच विचारणार आहेत मी तुम्हला तुमचा card संदर्भात कुठलीच माहिती किंवा जी confidential माहिती असं काहीच विचारणार नाही

okaysixteen लाख वार्षिक madam असं आहे कि आमच्या कडे बऱ्याच offers तुमची सोळा लाख रुपय जर का income असेल वार्षिक तर तुम्हला आमची एक offer सांगतो चांगली आहे तुम्हला credit card वरती एक लाख रुपय प्रति महिना असं आम्ही तुम्हाला limit देऊ शेकतो credit card च आणि सोबतच तीन लाख रुपय च od देऊ शेकतो तुमच्या account वरती हो madamod म्हणजे overdraft म्हणजे ती एक अशी skem आहे कि जर का तुमच्या bank account मध्ये पैसे नसतील किंवा तेवढे नसतील तरी तुम्ही तीन लाख रुपये आजुन काढु शेकता इथे तुमच्या bank मध्ये नसतील lone सारखं आणि त्यासाठी तुम्हला कुठलीच extra कुठलीच proseccing करावी लागणार नाही तुम्ही direct तीन लाख रुपया काढु शेकता नाही madamextra पैसे भरायचं असं नाहीते तुम्ही lone आपण जसे देतो ना तसंच lone सारखं आहे फक्त कसं असतं कि lone साठी तुम्हला काहीतरी granty ठेवावी लागते किंवा काहीतरी तुम्हला कामासाठी घ्यावे लागते पण हे जे तीन लाख रुपय आम्ही देतो हे असं समजा कि तुमच्या bank मध्ये आम्ही extra पैसे भरले bank नी जे आम्ही तुम्हला lone रूपात देऊ ठीक आहे आणि extra पैसे म्हणजे तुम्हला दर महिन्याला जर का तुम्ही पैसे काढले तीन लाख रुपया पैकी एक लाख रुपय काढले दोन लाख रुपये काढले अडीच तीन जेवढे पण पैसे तुम्ही काढलं तेवढ्या पैसे चे पाच टके दर महिन्याला व्याज भरावे लागणार आणि तुम्ही ते पैसे भरले कि तुमचं व्याज बंद होऊन जाईल नाही madam असं काहीच नाही ज्या ज्या ठिकाणी आपले बाकीचे card वापरले जाते credit card debit card ज्या ज्या ठिकाणी चालत त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही हे आपल credit card वापरू शेकता असं कुठलीच मर्यादा नाही कि याचा ठिकाणी किंवा त्याच ठिकाणी पण जिथे वापरलं जात जे register दुकान आहे म्हणजे ज्यांचे bank account आहे ज्यांच्या कडे मशीन आहे त्या प्रत्येक मशीन वर आपल card swap होत madam नाही madam नाही नाही बिलकुल काहीच त्रास होणार नाही तुम्हाला आणि सोबतच आम्ही तुम्हाला आम्ही एक नंबर provide करु जो आमचा company चा customer care असेल तो चोवीस तास तुमच्या सेवेसाठी उपलब्ध असेल आणि तुम्हला कुठल्याही प्रकारच problem आला तर तुम्ही त्या नंबर वर सपंर्क करू शेकता आणि तुमचा problem चोवीस तासांच्या आत सोडवले जाईल madam हो madam एकदम customer care service चांगली आहे फक्त असं आहे तुम्हला ज्यावेळेस account बनवायचं म्हणजे crdit card साठी apply करायच असेल तुम्हला bank मध्ये येऊन काही document t जे आहेत तुमचे submit करावे लागतील काही condition आहेत कारण आमच्या त्याएकदा तुम्ही full fila का भरल्या document पुरेसे जमा केले कि त्यानंतर तुम्हला कुठलायच प्रकारच काही काळजी करायची कारण राहणार नाही आम्ही प्रत्येक enteri विषयी आता आम्ही सध्या दीडशे ठेवले आहे नंतर आम्ही शम्भर करू तर ते शम्भर customer च्या मागे एक customer service

हो madam काही condition आहेत ते प्रत्येकाला पहिली तर त्या पैकी सर्वात पहिली condition तर तुमची वार्षिक सात लाख हुन अधिक पाहिजे तुमच सोळा लाख आहेत त्यामुळे तुम्ही ते ते यांच्या मध्ये येऊन जाताय दुसरी condition असं आहे madam कि सहा महिन्याचे तुमची जी bank history आहे passbook मागच्या सहा महिन्याचं passbook आम्हाला लागेल passbook चे xerox लागतील मागच्या सहा महिन्याचं त्यानंतर तुमच्या खात्या मध्ये मागच्या चार महिन्या मध्ये दोन हजार रुपय पेक्षा कमी रुपय शिल्लक नसले पाहिजे कमीत कमी चार दोन हजार तर तुमच्या खात्यामध्ये balance पाहिजे मागच्या चार महिन्यामध्ये आणि त्यानंतर आमच्या bank मध्ये तुमचं current account पाहिजे तुमचं current account आहे का आमच्या bank मध्ये हो madam आमच्या बँकेत तुमच current account असं गरजेचं आहे ते तुम्ही bank मधुन करून घेऊ शेकता जास्तीती जास्त दोन दिवस लागतात ते current account बनवुन घायला हो madam हे काम तुम्हाला बँक मध्ये येऊनच करावे लागेल आणि फारशे असं काही doucument लागत नाही madm तुम्हचे फक्त आधार कार्ड लागत pan card लागत आणि फोटो लागतात दोन passport size चे

त्याला पण वेगळं काही कागतपत्र लागणार नाहीत ते सारखेच आधार card pan card आणि फोटो एवढाच तुम्हाला लागेल saving account लागेल saving account एकदा उघडलं कि त्यानंतर हि तुम्हाला आजून काही दयावे लागणार नाही ठीक आहे तुम्हच फक्त त्याच्यासाठी current account चालू करावं लागेल फक्त cureent account मध्ये तुम्हाला एक गोष्ट जास्त दयावी लागेल आणि ती म्हणजे तुम्हचा वार्षिक उत्पन्नचा दाखला

आधीपासून असतील त्यामुळे ते तुम्हाला परत दयावे लागणार नाही तुम्हाला फक्त एक गोष्ठ नवीन दयावी लागणार आहे ती म्हणजे उत्पन्नचा दाखला मागच्या दोन वर्षचा नाही madm असं फार वेळ लागणार नाही तुम्हाला saving account तुमच दोन दिवसांमध्ये बनून होऊन जाईल त्यांनतर आधार कार्ड sorry saving account नंतर तुम्हच जे current account आहे ते तुम्हचा तीन दिवसांमध्ये बनून जाईल दोन आणि तीन असे पाच दिवस झाले आणि त्या पाच दिवस नंतर तुम्हचा सात working days मध्ये तुम्हचा जे हे असणारे credit card असणारे ते तुमच्या घरपोच तुम्हाला मिळून जाईल त्यासाठी तुम्हाला परत बँक मध्ये यावे लागणार नाही

हो madm बाकीचे पण ऑफर आहे आमची बँक तुम्हाला pension देते त्यानंतर म्हातारपणासाठीचे काही पैसेतुम्हाला ठेवाय असतील F D ACCOUNT मध्ये ते हि तुम्ही करू शेकत त्यानंतर insurance सुद्धा आमची बँक तुम्हाला देते तर असे बरेच शे offers आहेत madam बँक चे तुम्हाला जे काही लागेल

तेव्हा आम्ही तुम्हाला एक म्हणजे तुम्हची ईच्छा असेल तर तुम्ही आमच्याकडे planer असतात हा financial planner असतात जे तुम्हाला सर्व प्रकार चे संहिता करतील कि तुम्हाला पैस कुठे गुंतवता येतील आमच्या बँकच्या हेच्या मध्ये त्यानंतर वेगवेगळे skim आहेत आमच्या बँक मध्ये त्या कशा आहेत ते सगळं तुम्हाला समजून सांगतील तुम्हाला तो agent फक्त तुम्हाला तो

आमच्या कडे एक म्हणजे पुर्ण family साठी म्हणजे घरच्यांसाठी चार लोकांचं एक एक joint account काढता येत त्यामध्ये जर वर्षी तुम्हाला काही रक्कम टाकावी लागते आणि ती तुम्ही ठराव किती रख्खम आहे ती आणि किती वर्षासाठी हवे आहे ते तुमि ठरून करू शेकताय ते तुमच्या मनावर आहे पूर्ण पणे तुम्ही ते पैसे कशे गुतंवून चार लोकांच्या नावावरती किंवा तुम्हाला असं वाटलं कि या उदया तुम्हाला काही झालं आणि तुम्हाला काही nominee लावायचे असेल तर त्या nominee च्या नावावर हि तुम्ही करू शेकता त्यासोबत तुम्ही ज्या वेळेस आमची हि ऑफर घेता current account credit card ची तर तुम्हाला आम्ही आणि तुम्ही जर का असे तर तुम्हाला आम्ही एक without any charges देतो madam

तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे ते तुम्हाला तुम्हचा agent जे आम्ही देऊ तुम्हला का हवा असेल तर ती तुम्हाला सगळं समजावेत agent ची काही charges असतात पण खूप minimum charges असतात madam पण ते

तो तुम्हाला कळवेल काय अजून offer आहेत ते पण एक locker तुम्हाला मिळत एवढा तर नक्की आहे कुठल्यातरी तुम्ही skim घेतली तर madam आमचे बरेच शहरां मध्ये आमचे बँक चे बँक आहे त्याची शाखा आहे तुम्ही कोणत्या शहरात राहता madam बर पुणे शहरामध्ये आपले गांधी नगर आहे ना madam गांधी नगर मध्ये हि आमची आशा बँक ची branch आहे गांधी नगर आकाश आर्केड आणि तिसरा मजला

पाच म्हणजे आमची बँक दहा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत चालु असते तुम्ही शनिवार आणि रविवार वगळता कधीही येऊ शकता हो हो madam तुमच सगळं काही काम होऊन जाणार मी अजून काय तुमची सहाय्यता करू शकतोय? madam तुमचे हि आभार जर का तुम्हाला आमची Service आवडली असेल आणि या call नी तुमची काही मदत झाली असेल तर call च्या नंतर तुम्हाला एक IBR येईल तिथे एक दाबा धन्यवाद!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 समज, job असेल तरच आपण, कोणतं पण काम करू शकतो. जसं job मुळेच आपल्याला पैशे भेटतात. Job अं हे खूप अं चांगलं आहे. जसं job मध्ये पण, खूप मोठे प्रकार आहेत. जसं अं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 आपल्याला नोकरी कुठही करता येती. जसं आपली जर ए अं शिक्षण अं झालेलं असल, जसं आपलं शिक्षण दहावी झालेलं असल तर, दहावी वर पण अं आजच~ आजकाल खूप job आहे. आणखी बारावी वर पण

बारावी झाल्यानंतर अं degree ला admission घेतात. अं जसं first year, second year, third year ला. आणि ते करून पण job करतात. जसं, अं job मध्ये, आह अं जसं आता job मध्ये कसे प्रकार असतात, जसं आपण यम, अं degree ला, किंवा अं अकरावी, बारावीला जर आपण आपण science घेतलं, तर अं आपण doctor च्या field मध्ये जातो. आणखी भरपूर आहेत पण, आणि आपण जर arts मध्ये गेलो तर अं Art मधून पण आपल्याला ज्या MPSC, UPSC चे paper आहेत, ते देता येतात. आणखी भरपूर आहेत options आणखीन, commerce मधून पण आपल्याला, अं जसं कि, bank मध्ये लागते नोकरी. अं तर अं जसं कि, अं जसं आपलं, अं graduation complete तर अं लगेच, bank मध्ये पण job भेटतात. अं आणि लगेच job पण करतात. आणि काहीकाही जन तर अं तसं, नवं, काये शिक्षण करता करता job करतात.

तर अं आपल्याकडं पैशे नसतील, तर job करून आपण शिक्षण केलं. तर मला वाटतं ते पण खूप चांगलं आहे, आणि त्यामध्ये पण खूप अं अं खूप जणांना आणखी म्हणजे, आगोदर आपण साधा job करून आपलं, शिक्षण पण चालू ठेवलं आणि job पण केला, तरी चांगलं आहे. आणि त्यानंतर अं job करून करायच्या, अं हळूहळू जी अं process असती, ती अं म्हणजे, आपलं शिक्षण चालू ठेवणं. मंग शिक्षण चालू ठेवल्यानंतर आपण हा job काही दिवसानंतर सोडू पण शकतो. आपल्याला दुसरीकडे पण, apply आपल्याला degree ते भेटल्यानंतर किंवा, अं आपली अं Degree झाल्यानंतर पण ते असं ते शिक्षण चालू ठेवलं तर, अं चांगला job लागतो. आणि job मध्ये, खूप प्रकार आहेत. जसं bank मध्ये जाऊन भेटतेत. आणखीन company मध्ये पण job असतात. असं पण आहे कि, शिक्षण झाल्याशिवाय अं job भेटत नाही. असं खूप ठिकाणी आहे, पण असं नाही कि, कारण कि, अं जे शेतातले असतात जे शेतकरी, किंवा गरीब लोकं, कि त्याचं बिलकुलच शिक्षण नसतं. तर त्याचं,

Job भेटतो. पण त्यांना थोडीशी document दिली कि job भेटतो. अं मला असं वाटतं कि, job हा सगळ्यांनी करायला पाहिजे. आणि job हा आजकाल खूप गरजेचा आहे. कारण कि, अं job केला तरच पैसे भेटतील.

म्हणजे, job ची गरज असती. असेल तर अह तिथे घेतात job मग. आणखीन तिथंच नाही तर, अं ब~ जे, शिक्षण झालेलं असल तर अं जसं कि, Bank मध्ये पण घेतात. Bank मध्येच नाही, तर खूप ठिकाणी, जसं कि आता हम्म दुकानात पण आता खूप जण job ला लागतात. मोठमोठी जी दुकानं असतात, जी जसं कि, jewellery चं, अं jewellery ची दुकानं असतात, तिथं. तिथं पण खूप जण अं job ला लागतात. आणखीन, त्याच दुकानात नाही तर आणखीन, मोठमोठी जे दुकानं असतात, तिथेही job ला लागतात.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 तर आणखी म्हणता येईल कि, job चे पण खूप प्रकार आहेत. जसे कि, काही जण online offline job ला जाऊ शकत नाही. कारण कि काहींची, अं म्हणजे पोरींसाठी, किंवा महिलांसाठी बाहेर अं जाऊन देत नाही. जसं कि त्यांना बाहेर जाण्याची, अं परवानगी नसते. काही ठिकाणी आहे आणखी विचार, पण काही ठिकाणी नाहीये तशी विचार. पण अं काही, ज्यांना जायला जमत नसेल, बाहेर. अं जसं job ला बाहेर जावं लागतं. अं कारण कि, घरचं काम करून बाहेर जाणं, हे महिलांसाठी जास्त तर शक्य नसतं. पण, जर त्याचं, श~ शिक्षण ते झालेलं असेल, तर अं असेही job आहेत जे online job करता येतात. Online job पण खूप चांगलं आहे, असं मला वाटतं. पण त्यामध्ये एकदा आपली, अं चांगल्या प्रकारे, एकदम त्याचं जे process आहे, ती बघून घ्यायल पाहिजे, कि आता खूप ठिकाणी fraud पण निघलेत. ते fraud नसायला पाहिजे. अं online job मध्ये काही ठिकाणी fraud आहेत. पण काही ठिकाणी, तसं नाही, fraud नाही. अं fraud तर नाहीचे. कारण कि, त्यामध्ये ते पण job खूप चांगला आहे. जसं, online मध्ये आपण घरी बसून पण काम करता येतं, आणि कामच नाही तर आपल्याला payment पण चांगली भेटती. आणि जसं आपल्याला काहीकाही job असे आहेत कि, चोवीस तासांमध्ये तुम्हाला हे कधीपण करता येतं. पण जे offline job असतात ते तसं नसतं. offline job मध्ये तुम्हला एक time दिलेला असतो. जसं, सकाळचा नऊ ते बारा. नऊ ते सहा संध्याकाळचे. अशी Time दिलेला असतो. पण offline मध्ये तसं नसतं. अं offline मध्ये तसं असतं, पण online मध्ये काही काही job तसे पण आहेत. कि, जसं तुमच्या time नुसार तुम्ही करू शकता. अं ते पण job खूप चांगले आहेत.

जाउद्या. जे नाही लागत सगळ्यांना, पण ठीके. जरी नाही लागला तरी जो पण job लागल त्या आपण आपल्या job ला कधीच नाव ठेऊन द्यायचं नाही. अं पण मला असं वाटतं, अं खाजगी Job ला जास्त मागण्या नसतात. कारण कि, खूप जण म्हणतात कि, अं जे अं आता खाजगीत तर नको, त असं नाही का, सरकारी नोकरी पाहिजे. त अं सरकारी नोकरीमध्ये असं असतं कि, सरकारी नोकरीमध्ये जास्त फायदा असतो. ते तर आहेच. कारण कि सरका~ सरकारी नोकरीमध्ये अं starting ला payment कमी असती, पण हळूहळू अं ती payment आहे न ती वाढत जाती. जसं कि, त्याचा एक rule असतो कि, एक वर्षाने वाढेल किंवा, सहा महिन्यांनी. काहीकाही ठिकाणी सहा महिन्यांनी पण लगेच अं जे payment आहे ते, वाढत जाते. Starting ला payment कमी असते पण हळूहळू ती वाढत जाते. आणि main म्हणजे, त्यामधी असं पण आहे कि, एकदा जर नोकरीला लागलं, तर ते मरेपर्यंत राहतात. आणि त्यानंतर पण आपल्याला pension पण भेटती. ते पण खूप चांगलं आहे. अं Job मध्ये पण खूप प्रकार आहेत. पण, हा दोन्हीही Job चांगले आहेत. सरकारी job हा तर चांगला आहेच. पण हा पण job चांगला आहे. जसं कि, private job असतात. कुठेही, Job ला. पण, अं जास्त शिक्षण झालं तर सरकारी job हा भेटतो. पण कमी शिक्षण असेल तर, खाजगी job पण चांगले. आणि, त्यामध्ये ते तसच नाही, तर, आजकाल job मध्ये असेपण प्रकार आहेत. जसं दहावी बारावी pass झाले कि, ही नोकरी किंवा या नोकरीसाठी आहे. आता तर अशे पण निघालेत, driving साठी ड्राई~ अं जर driver ची गरज असेल, तर driver ची पण नोकरी आहे. म्हणजे आपल्याला apply केलं कि, भरपूर येतात. जसं कि, internet वर आपण टाकलं कि, नोकरीसाठी आठवी pass वाल्यांना पण आहेत. आणखीन महिलांसाठी पण वेगवेगळ्या नोकऱ्या आहेत. जसं महिलांसाठी पण खूप चांगलं केलेलं आहे, जसं सरकार मध्ये सरकारची जशी योजना आलेली. कि, bank मध्ये असं केलेलं आहे, अं त्यांना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 आहेत. जसं कि दहावी pass वर आहे, महिलांसाठी आहे, job किंवा असं पण आहे कि सरकारी नोकरीसाठी शिपाई म्हणून. ते पण खूप जण करतात. आणखीन, driving साठी पण आहे. तसच नाही, आठवी pass साठी, नऊ अं महिलांसाठी, वेगवेगळे भरपूर job आहेत. अं ते, मला असं वाटतं आपण job तर हा चांगला आहे आणि सगळ्यांनी करायलाच पाहिजे job. Job चे खूप महत्व आहे. जसे कि job आपण आजकाल net वर जरी search केलं तर job चे जे आपल्याला job पाहिजेत ते job चे आपल्याला information पण भेटती. आणि job मध्ये पण असे खूप सारे प्रकार आहे. जसे कि, आता कुणी जर, B com केलेलं असतं. किंवा, science केलेलं असतं. किवा arts commarce अशा filed असतात. अशा filed मधून वेगवेगळे option असतात. जसे कि आता नोकरी नंतर खूप मागणी तर आहे आणि जास्त, खूप चालायला पण आहे. महिलांसाठी तर खूप योजनापण काढलेल्या आहेत सरकारनं. जसं महिलांसाठी अं अं आपल्याला नोकरी लागण्यासाठी त्यांना पन्नास टक्के आरक्षण पण आहे. ते पण खूप चांगले आहे. आणखीन, अं छोट्यामोठ्या पण आहेत. जसं कि, महाराष्ट्र सरकारनी. त्यांनी काढलेलं आहे. जसं सरकारी नोकरीमध्ये शिपायाचं पण आहे. आणखी, दहावी बारावी pass वर पण नोकरी आहे आजकाल. आणि त्याच नाही तर भरपूर अशा अं ज्या नोकऱ्यांसाठी भरपूर आहे. जसं. Job तर आता, खूपच महत्वाचे झालेत. सगळं job वरच आहे. महिलांचं पण. आणि पहिले तर असं नव्हतं. कि, महिलांना job करू देत नव्हता, आणि फक्त हे पुरुषच पुरुषच

जी दु~ दोन्ही job करतात. जसं कि, महिला पण स्वतःच्या पायावर उभी राहत्ये. ते पण खूप चांगलं, गेलेलं आहे. आणि खूप जण job करतात, जिथं, bank मध्ये पण खूप

भरपूर काही ठिकाणी अं job मध्ये करता येतं. पण पहिले तसं नव्हत. पहिलेच्या काळामध्ये, अं job हा महिलांना करून देत नव्हता, बाहेर जाऊन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

जर अं आईच आपली शिकलेली असेल, तर त्याच ती त्यांच्या लेकरांना आणखी शिकवते. तसच आपलं, आपण. आपले, जे सगळं, अं आपल्यामध्ये प्रगती होत जाईल. ते पण खूप चांगलं आहे. तेवढंच नाही तर, नोकरीचे पण खूप प्रकार आहेत. जसं, अं online job आहे. Offline job आहे. Offline job मध्ये पण खूप प्रकार आहे. Online job मध्ये पण खूप मोठे प्रकार आहे. आता online job मध्ये पण मिशो वर आहे, अमेझोन वर आहे. आणखीन भरपूर असे वेगवेगळे, जे छोटेमोठे job पण आहेत online पण. आणि offline मध्ये पण भरपूर job आहे जसे कि,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 हा, business मध्ये आगोदर आपल्याला, invest करावं लागतं. छोटा business असला तरी. छोट्या मधूनच मोठा business आपण उभारू शकतो. business ला थोडा वेळ लागतो उभारायला. पण मला असं वाटतं कि business मध्ये पण खूप फायदा आहे. जसं, business केल्यानी आपली अं सर्व जो profit आहे, आपल्याला आपल्याला भेटतो. आणि त्यामध्ये असंही आहे कि, आपल्याला सुट्टी ते कोणाला विचारून घ्यावं लागत नाही. जसं कि online job offline job मधी, आपल्याला जर सुट्टी पाहिजे असल तर आपल्याला प्रत्येक वेळेस विचारावं लागत. कि, आम्हाला सुट्टी पाहिजे. पण जसं कि, आपला जर business असेल तर, business मध्ये आपल्याला विचारायची गरजच पडत नाही. आपल्या मनावर असतं आणि business चा जो profit आहे किंवा, तोटा आहे तो आपल्यालाच भेटतो. तोटा तर जास्त प्रमाणात नसतोच. सगळा हा profit असतो. मला वाटतं, तोटा हा एकदम कमी प्रमाणात असतो. तर त्याचे फायदे पण खूप आहेत. online job मध्ये पण चांगलं आहे, ठीके. आणि जे मी business म्हंटले, business पण मला वाटत कि, आजकाल कोणी असं, राहातच~ राहिलच नाहीये, कि जे काही करत नाहीये. सगळे जण अं खूप अं व्यस्त असतात आपापल्या ह्याच्यात. कुणी online job करतं, offline job करतं. कुणी स्वतःचा business टाकलाय. त्यामध्ये पण खूप जनांना job ला~ job देतात. ते पण खूप चांगलं आहे. आणि ते पण कोण. त्यामध्ये पण अं खूप जण job ला ठेवलं तर ते पण एक चांगलच आहे. मला असं वाटतं. ठीके, okay bye Bye

बदलत जाते मला असं वाटतं की fashion हे रोज daily म्हणजे वर्षांवर्ष बदलत असते कोणता पण एक म्हणजे वर्ष असतं की या वर्षाचे हे नवीन असतं किंवा ते नवीन आल्यास वेगवेगळ् होत असतं आणि beauty बद्दल म्हणायचं तर beauty बद्दल आपल्याला भरपूर अश्या गोष्टी आहेत जस की सुंदर दिसण्यासाठी खूप जण युज करतात आणि आजकाल तर मला असं वाटतं तर सगळेच जण की सुंदर दिसण्याच्या मागे लागलेले आहेत त्यात मुलं मुली दोघांनाही असं वाटतं की आपण छान दिसायला पाहिजे किंवा आपण नाही का हे product मध्ये पण भरपूर असे product आहेत ते use केल्याने त्याचे फायदे चांगल्या प्रकारे आपल्या skin वर होतात असे वेगवेगळे भरपूर असे जे product आहेत जे आपण ते use केले किवा असे पण भरपुर आहेत की घरगुती पण भरपुर इलाज आहेत की use ते केल्यानंतर आपला चेहरा छान दिसतो skin ही चांगली दिसते कारण घरगुती पण असे आपण विलाज करू शकते जस आता खुपजन हळद आणि बेसन पीठ दूध हे लावतात तर त्याचे पण छान परिणाम आपल्या skin वर पडतात आणि आपण मला अस वाटतंय की आपण रोज च्या रोज skin ची काळजी घ्यायला पाहिजेल skin ची काळजी घ्यायला हे खूप महत्तवाच आहे कारण की skin ची काळजी ही रोजच्या रोज घेणं पाहिजेल किंवा skin चीच नाही तर आपल्या केसांची पण काळजी आपण नेहमी घ्यायला पाहिजेल जस की केसांना तेल लावायला पाहिजेल किंवा आपल्या केसांची massage करायला डोक्याची massage करायला पाहिजेल त्याने पण चांगल्या आपल्या जे डोकं आहे ते शांत राहत आणि skin आपली चांगली राहते समज खुप जनाच्या डोक्यात आता कोंडा पण होतो तर कोंडा पण होण्याची कारणं भरपुर आहे जसकी खुप जण पाणी कमी पितात

शरीरात जर पाण्याची जास्त कमतरता असेल किंवा आणखीन Cvitamin ची कमतरता पडली तर आपल्या डोक्यामध्ये कोंडा होतो आणि कोंडा झाला तर आपल्या डोक्यातला कोंडा हा आपल्या skin वर पडतो म्हणजे समजा चेहऱ्यावर पडतो आणि आपल्या चेहऱ्यावर जर कोंडा पडला तर त्याने आपल्या चेहऱ्यावर pimples येतात किंवा खूप जणांना खूप मोठे फोड येतात खुप जणांचा खुप चेहरा खराब होवून जातो

आपला चेहरा हा plain राहतो आपल्या डोक्यामध्ये जर कोंडा झाला तर पूर्णतः आपल्या चेहऱ्यामध्ये चेहऱ्यावर पडला तर त्याचे लगेच pimples येतात किंवा चेहरा हा खराब दिसतो मला असं वाटतं आपण सगळ्यात पहिली केसांची काळजी घेतली पाहिजे जर आपण केसांची काळजी घेतली तरच आपण skin चांगली राहते आणि त्याची काळजी आपल्यालाच घ्यायला पाहिजे जसं की खूप जण फक्त skin काळजी घेतात केसांची डोक्याचे काळजी घेत नाही केसांची डोक्यांची काळजी जर नाही घेतली तर त्याचा वाईट परिणाम हा Skin वर पडतो जसं की नीट खूप जण काही खात पीत पण नाही किंवा जास्त पाणी प्राशन करत नाही त्याचा वाईट परिणाम आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो खूप जणांचा आता पोट पण साफ नाही झालं तर त्याने आपले pimples येतात भरपूर असे options आहेत की जर आपण skin छान दिसण्यासाठी काळजी घेतली pimples न येण्यासाठी भरपूर अशी

काही वेळेला खूप जणांना फरक पण पडतो मला अस वाटतंय कारण की त्यामधे chemicals हे कमी असते घरी आपण करून जर कोणते product घरी चेहऱ्याला लावले त्याच्यामध्ये chemicals हा वापर नसतो ज्यामुळे आपले skin म्हणजे हळद मध्ये तर सगळे गुणकारक आहे हळदी सगळ्यात चांगली आणि सगळ्या सौंदर्यासाठी ही खूप चांगली अशी मानली आहे जर हळदीचा असा आहे की हळद आपण एखाद्यावर समज चेहऱ्यावर